येथे नारळ आणि केळी देखील आहे.

तो पेन किंवा पेन्सिल देताना दिसत आहे.

येथे सोसायटी दिसत आहे व सोसायटीच्या रोडावर नारळाचे झाडे देखील आहे.

त्याच्यात दूध आहे आणि दूध मोजण्याचे माप देखील आहे.

कागदाच्या साह्याने काही तरी बनवत आहे.

आणि एक झाडाच रोपट देखील आहे.

स्टेज च्या मागे झाडे आहेत.

आणि एक छोटेसे कुंडे देखील आहे आणि त्याच्यावर आकाशी रंगाचा पत्रा आहे.

एक मोठा आरसा देखील आहे.

या फोटोत आपल्याला ब्युटी पार्लर दिसत आहे व ब्युटी पार्लर मध्ये वेगवेगळ्या प्रकाराच्या क्रीम लावलेल्या आहेत.

येथे एक खुडची देखील आहे.

काही स्लॅपवर विटा आणि टोपल्या ठेवलेल्या आहेत.

एक टॉवर देखील आहे.

या फोटो त डोंगर दिसत आहेत डोंगरावर काही झाडे आहेत आणि काही दगडं देखील आहेत.

काही लाइट्स लावलेले आहेत आणि काही गाडींचे पेंटिंग देखील लावलेले आहेत.

या फोटो त माशांच दुकान दिसत आहे.

त्याच्या बाजूला एक टोपली आहे.

या फोटोत फर्निचर चे कपाट दिसत आहे.

मोठे मोठे आहेत बाजूला लाल रंगाची वायर आहे.

पाण्याची टाकी देखील आहे काही झाडं ही येथे आहेत.

समोर काही सुपरीच्या पुड्या आणि काही वेफर्स देखील आहे.

काही माणसे आलेले आहेत आणि फुलांचे रोपटे देखील आहेत.

म्हणजे येथे दूध आणि मिठाईही विकली जाते.

काही दुधाचे टँकर ठेवलेले आहेत आणि काही मानस उभे आहे.

काही सरकारी गाड्या उभ्या आहेत.

काही झाडे देखील आहेत व या झाडांवर लाइटींग लावलेली आहे.

त्यासमोर काही झाडे आहेत आणि काही घर देखील आहेत येथे एक खांबा आहे आणि टॉवर वरन काही तार गेलेले दिसत आहे.

आणि हॉटेल्स च नाव हॉटेल कृष्णाई म्हणून आहे. काही माणसं खाली हुबे आहेत.